अ काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच वसतिगृह अ विद्यार्थी वसतिगृह आहे असे दिसत आहे समोर.

समोर अ सिंहाच्या अ व त्याठिकाणी प्रतिकृती त्याठिकाणी बनवण्यात आलेले आहेत.

अ अतिशय सुंदर अशा त्या अ प्रतिकृती त्याठिकाणी दिसत--

समोर त्याठिकाणी अ नृत्याचा अ त्याठिकाणी क्लास अ नृत्यांची ट्युशन अस दिसत आहे.

समोर अ त्या ठिकाणी उ मोठा बाजार पेठ दिसत आहे तेथे फुलां--

अ सात आठ डबल आठ असा त्या अ ग गाडीचा नंबर प्लेट आहे.

समोर अ त्या ठिकाणी एक अ कचोरीच दुकान आहे दिसत आहे तेथे उपहार गृह आहे अस दिसत आहे.

समोर एक अ दुकान दिसत आहे तेथे कपड्यांच दुकान असते हे दिसत आहे तेथे मम्मी व डॅडी या नावाने ते दुकान आहे.

समोर एक लग्न समारंभ दिसत आहे तेथे खुप सारे अ त्याठिकाणी अ खुर्च्या ह्या ठेवण्यात आलेल्या आहेत व समोर व्यासपिठ दिसत आहे व्यासपिठा --

समोर एक मोठी अशी एक प्रशसत अशी मोठी दगा दिसत आहे दुर वर अशी मोठी डोंगरांची रांग दिसत आहे तेथे डोंगरावर अ टावर लावण्यात आलेला आहे.

अ तिथे विविध प्रकाराचे मासे हे विकण्यात ठेवण्यात आले आहेत तेथे मास्यांचे नाव दिलेले आहे व तेथे द त्या मास्यांची--

व अतिशय हिरवगार अस ते वातावरण दिसत आहे.

स्पाइट कस अ दुकानाचं नाव आहे केक शाॅप अँड कॅफे असे ते दुकानाचे नाव आहे तिथे--

तक व वह्या त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे दुकाना मध्ये एक त्या ठिकाणी --

अ त्याठिकाणी खुप सारे मच्छी ग्रहाक मच्छी खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक त्या ठिकाणी मच्छी बगत आहेत.

समोर खाद्य पदार्थाच दुकान त्याठिकाणी दिसत आहे तेथे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ हे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

समोर एक त्या ठिकाणी मंदिर आहे तेथे.

अ अ त्याठिकाणी एक झेंडा लावण्यात आलेला आहे अ अतिशय सुंदर अस मंदिर आहे.

समोर एक चारचाकी वाहने ऊभे आहे.

अ टोयोटा कंपनी च ती अ व अ ती गाडी आहे एम एच चौदा एच जी --

अ त्याठिकाणी प्रवेशद्वार अ समोर आहे.

इमारतीच्या वर वह्यांड्या मध्ये त्या ठिकाणी वर पत्रे लावण्यात आलेले आहे व पटांगणा मधे खुप सारे --

पिण्याच्या पाण्यासाठी त्याठिकाणी जार ठेवण्यात आलेला आहे.